कप वगेरे अह परत झाडाच्या फांद्या म्हणजे अस प्लॅस्टिक के-- प्लॅस्टिक चे झाडाच्या फांद्या पण आहेत. अह परत साइडला एक टेडी बेअर वगैरे अस --

खूप सारे शेत्या पण आहे डो- डोंगर आहेत अ डोंगर पण आहेत नारळाचे झाड पण आहे.

हे एक अ बुद्धांची मूर्ति आहे. अ परत ते कोरीव काम केलेलय त्यांनी सगळ्या छोट्या छोट्या मुर्त्या साइड ला काढलेल्याय. त्यांच्या--

हे एक साऊंड सिस्टम ये.

एक स्कूल आहे वाटतो समोर इथे शेजारी चार पाच गाड्या वेगेरे लावल्यात आजूबाजूला घर आहेत रस्ता आहे झाडझुडपं आहेत.

लाइट्स चे खांब आहे तिथे एक डस्टबिन पडलेल आहे अह परत समोर एक जीन्स आहे.

हे एक फॅक्टरी आहे वाटत आजुबाजू ने कंपाउंड आहे खूप सारे झाडं वगेरे आहेत.

अ तिथे एक अ गाड़ी पार्क केलेलीये परत एक अ अ पाण्याची नडी ये एक अ मोटर च साहित्य ये एक मशीनरी ये.

अरे खूप सारे झाडे पण आहेत तिथ कलर पण छान ब्लॅक व्हाइट आणि ती छान बसलेली --

हे एक पर्यटनाच स्थळ हे तिथे एक जेन्टस बसलेला आहे अह मतलब ते पाण्यामध्ये पोहण्याच एक साधन हे साईडला एक पाण्याची टंकी हे वरती दोन तीन माणस उभी हेत.